इथे एक डोंगर आहे डोंगरवर झेंडा लावलेला दिसत आहे ऑरेंज कलरचा झेंडा फडकताना दिसत आहे मुल आले अं खूप काही मुल आलेले बघायाला दिसत हाय आलेले हाय.

छोटी-छोटी झाड दिसत एक पाण्याची टाकी आहे इलेक्ट्रिकल वायरी दिसत आहेत एक पाण्याची टंकी दिसत आहे.